आणि लोक इथे फिरयला येतात छान स्थळ आहे इथे दोन व्यक्ति इथे बोटिंग मध्ये बसून बोटिंग करतानी दाखवत आहे.

ह्या पिक्चर मध्ये एक दर्गा दिसत आहे त्यामध्ये ग्रीन लाइटस रात्री ची वेळ आहे आणि सगळी कडे ग्रीन ग्रीन लाइट लाइटस लावलेले आहे वरती रेड लाइट पण आहे तिथे.

आणि छान खेळ छान ठिकाण आहे. खेळण्याच बाजूला थोडसं समोर अस कचरा वैगेरे पण दिसतंय थोडसं.

इथ एक गॅरेज आहे एक व्यक्ति अ सामान बघत आहे रिपेअर च जे पत्रे वैगेरे राहतात गाड्यांचे वैगेरे रिपेरिंग केले जाते ते आहे एक पिण्याचे शेड आहे.

इथे गवर्नमेंट च प्रोजेक्ट ने काम केलेल दिसत आहे त्या मध्ये स्वच्छता सौरक्षण दोन हजार एकोणीशे एकोणीस मध्ये केलेल हे काम आहे.

एक शेड आहेत लोकांच येण्याचं मार्ग आहे.

डेकोरेशन डेकोरेशन आहे तिथे पण डेकोरेशन म्हणजे पोल्स वैगेरे आहे तिथे त्यांनी समोरच अशे--

रेड कलर ची वॉल आहे वरतून एक दोन छोटे छोटे बक्षे लावलेले आहेत आणि वरती अशे आरक्षे दिलेले आहेत.

रेल्वे स्टेशन चा हा मार्ग आहे.

आणि काही शो ची आहे पाण्याच पाण्यासारख पण काही दिसत आहे.